इथे फुलाची नर्सरी दिसते त्यामध्ये प्रत्येक प्रकारची फुलं आहेत हि हिरवळ झाडी आहे .

ते जंगलातील भाग आहे जंगलामध्ये प्राण्यांसाठी खेळण्यासाठी म्हणा किंवा त्यांना --

जंगलातील भाग पाठीमागील दृश्य हे मोठ्या मोठ्या झाडांनी भरलेले आहे .

इथे छोट्या मोठ्या कुंड्या आहे इथे इथे बागेसारखंच आह --

रिपेरिंग चालली असेल पण गॅरेजमध्ये गाडी उभी आहे.

कोच प्रमुख पाहुण्यांसाठी बसण्यासाठी कोच आहेत हा पाठीमागे छोटी मोठी माणसं लाईटीचे डेकोरेशन पूर्ण झालेले आहे छोटा ला --

हिरवळ गवतामध्ये बकरीचे छोटे पिल्लू दिसत आहे.

हे पुलावरून घेतलेले दृश्य आहे .

असं वाटतंय की कार सेट च आहे त्या च्या वरुन ब्रिज चाललेला आहे ब्रिज च्या पलीकडे--

हे कंपनीचा कारखाना आहे तिथे काही कामं होत असतील मोठं कार शेड आहे वरती पंखे देखील आहेत .

लादी मार्बल लावलेले आहे मार्बलच्या खाली घर आहे घर घरामध्ये खिडक्या आहेत खिडक्यावरती कपडे दिसत आहेत ग्रीलची जाळी आहे .

आराम च करण्याचे साहित्य आहे वगैरे करतात तिथे त्या ठिकाणी अशा प्रकारचे काही प्रकार आहेत.

गेम खेळण्याचा बोर्ड आहे तिथे चेंडू दांडीच्या सहाय्याने तिथे चेंडू आतमध्ये ढकलायचा असतो त्याला वेल होल असा अ गेम म्हंटला जातो म्हणजे--

या बल्बच्या सहाय्याने उजेडाने एकच माणूस काटेला टोकून तिथं ठोकत असतं .

इथे भाजीपाल्याचे मार्केट आहे फुल मार्केट आहे फुलांच दिसतय फुल आहे तिथे फुल फुल बाजार आहे लाल रंगाची फुलं --

दोन भाई कोले एक बाहेर जातोय एक आत मध्ये येतोय कंपनीच्या बाहेर भाग जमिनीचा लालसर रंगा चा आहे त्याच्या बाजूला दोन --

रंगाचा स्कोडाचा बोर्ड दिसतोय त्याच्या बाजूला हिरवं छोटीशी झाड आहे एक कार बाहेर उभी आहे एक कार --

लाल कलरचा टी शर्ट घातलेला माणूस एक इथे उभा आहे एक लेडीज ही आहे.

स्टूलही दिसतात टेबल आहे आतमध्ये जिनाही दिसतोय आणि बाजूला एक साईडला लिफ्ट आहे बाटली आहे पाण्याची बाटली इथे ठेवलेली आहे .

पाऊस आहे जिने आहेत जिन्याच्या बाहेर लेडीज उभ्या आहेत.

फ्रॉक घातलेले आहे एक दोन जीन्स आहेत एकीने ब्लॅक पॅन्ट टी-शर्ट घातलेलं आहे डान्सची अशी प्रॅक्टिस करत आहेत डान्स --

त्यांची नर्सरी आहे नर्सरीमध्ये खूप प्रकारची झाडे आहेत खूप प्रकारचे--

दिसत आहे असं रेडीमेड कुंड्या असं तार तिथे ठेवलेल्या आहे आणि संपूर्ण हिरवळ दिसत आहे .

मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेली लोकं आहेत तिथे खूप लोकं आहेत काही नामस्मरणाला बसलेली आहेत काही लोकं लाइनी मधे राहून दर्शन घेतायेत.

काही लोकं तिथले ते अ लाय लाईटीचा विभाग पाहत आहेत खूप सारे वीस पंचवीस लोकं असतील .

हे मैदानी खेळ चालू आहे खूप हजारों लोकं तिथे क त्याचे दर्शन घेत पाहत आहेत प--

काही ठिकाणी पाणी साठलेलं आहे.

शेतीचा चौकोन चौकोन शेतीचा भाग झालेला आहे अ खूप सुंदर दिसतात डोंगराळ भागातील सीन आहे .

आणि पाणी हिरट दिसतंय निरभद्र आकाश त्यात दिसते आजूबाजूला झाडी दिसते आणि --

गुरुद्वाराचा आहे तो सोनेरी सोनेरी कलर दिलेला आहे खांबावरती तबला आहे माइक आहे.

अ पार्किंगमध्ये गाड्या उभ्या आहेत रोडच्या मध्यभागी एक साईडला पार्किंग करून ट्रक आहेत मालवाहू ट्रक असतात ना ते हा जे मालवाहू ट्रक आहेत .